लिबर ऑफिस रायटरच्या क्रिएटिंग न्यूजलेटर्स विथ मल्टीपल कॉलम्न्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमध्ये न्यूजलेटर्स बनवणे आणि त्यासोबत करता येणा या काही क्रियांबद्दल जाणून घेणार आहोत
आपण ग्नू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस Suiteचे व्हर्शन 334 वापरणार आहोत
न्यूजलेटर म्हणजे प्रकाशित नियतकालिके परिपत्रके इत्यादी
जी सभासदांना नियमितपणे पाठवली जातात
याचे कॉलम्सच्या रूपात अनेक भाग केल्यामुळे वाचकांना या भागांतील विविध लेख वाचणे सोपे होते
लेखांचे वाचन सहज आणि जलद करता येईल असे न्यूजलेटर आपण रायटरच्या सहाय्याने बनवू शकतो
नवे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडण्यास Fileवर क्लिक करून नंतर न्यू आणि टेक्स्ट डॉक्युमेंट वर क्लिक करा
हे डॉक्युमेंट न्यूजलेटर नावाने सेव्ह करा
आपल्याकडे न्यूजलेटर नामक नवे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे
आता डॉक्युमेंटमध्ये कॉलम्स समाविष्ट करू
त्यासाठी प्रथम मेनूबारवरील फॉर्मॅट वर क्लिक करा आणि नंतर कॉलम्न्स वर क्लिक करा
अनेक पर्यायांसहित एक डायलॉग बॉक्स उघडेल
येथे आपण कॉलम्सची संख्या निवडू शकतो
कॉलम्सची विड्थ आणि स्पेसिंग ठरवता येते
तसेच सेपरेटर लाईन्स साठी विविध प्रॉपर्टीज निश्चित करता येतात
कॉलम्स फिल्डसची व्हॅल्यू दोन ने वाढवून न्यूजलेटर डॉक्युमेंटसाठी आपण दोन कॉलम्स निवडू
कॉलम्स फिल्डसच्या शेजारी पाच आयकॉन्स आपल्याला विविध उपलब्ध फॉरमॅटचे प्रिव्ह्यू दाखवतात
दुस या फॉरमॅटवर क्लिक करा
कॉलम्सच्या प्रॉपर्टीज दाखविणा या डिफॉल्ट रूपातील सर्व व्हॅल्यूज तशाच ठेवू
ओक वर क्लिक करा
आपणास टेक्स्ट एरियामध्ये दोन कॉलम्स दिसतील
पहिल्या कॉलममध्ये लेख लिहू
याला नेचर असे शीर्षक देऊन ते टेक्स्ट बोल्ड करून त्याचा फाँट साईज 15 करा
आणि त्याच्याखाली लेख लिहायला सुरूवात करा
पहिल्या कॉलमच्या शेवटी पोचल्यावर कर्सर आपोआप पुढच्या कॉलमवर गेलेला आपल्याला दिसेल
आपण कॉलममध्ये पिक्चर देखील समाविष्ट करू शकतो
आणि कॉलममध्ये नीट बसवण्यासाठी त्याचा आकारही बदलू शकतो
आता थोडी जागा सोडून आपण कॉलममध्ये दुसरा लेख लिहू या
प्रथम त्या लेखाला बोल्ड टेक्स्टमध्ये आणि फाँटचा आकार 15 करून स्पोर्ट्स असे शीर्षक देऊ आणि खाली त्यावरील लेख लिहू
आपल्याला दिसेल की कॉलम्समुळे वाचकांना लेख वाचणे सोपे होते
आपला लेख पहिल्या कॉलममध्ये बसवण्यास त्यातील काही वाक्ये डिलिट करू
आता पुढील कॉलमवर जाण्यासाठी इन्सर्ट बटणावर क्लिक करून मग मॅन्युअल ब्रेक वर क्लिक करा
उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये कोलम्न ब्रेक बटणावर क्लिक करून मग ओक वर क्लिक करा
कर्सर आपोआप पुढील कॉलमवर गेलेला दिसेल
या कॉलममध्ये तुम्ही दुसरा लेख लिहिणे सुरू करू शकता
फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय जसे की अलिग्न लेफ्ट अलिग्न राइट टेक्स्टला बॅकग्राउंड Colorदेणे टेक्स्टला हायलाइटिंग करणे आणि इतर अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करून टेक्स्ट आकर्षक बनवता येऊ शकते
उदाहरणार्थ बॅकग्राउंड कलर देण्यासाठी टेक्स्टचा काही भाग सिलेक्ट करा
टूलबारवरील बॅकग्राउंड कलर च्या आयकॉनवर क्लिक करून मग ग्रीन 4 वर क्लिक करा
निवडलेल्या टेक्स्टचा बॅकग्राउंड कलर बदलून तो फिकट हिरवा झालेला दिसेल
या प्रमाणे टेक्स्टच्या विविध भागांना विविध बॅकग्राउंड कलर देऊ शकता
ड्रॉईंग टूलबारवरील टेक्स्ट पर्यायावर क्लिक करून आपण न्यूजलेटर मध्ये बॅनर्स समाविष्ट करू शकतो
डॉक्युमेंटमधील कुठल्याही टेक्स्ट नसलेल्या भागात हा टेक्स्ट बॉक्स नेऊन ठेवा
टेक्स्ट बॉक्सच्या आतील भागात लिहिलेले टेक्स्ट हे बॅनर किंवा जाहिरातीसारखे काम करेल
आता थिस इस आ न्यूजलेटर हे टेक्स्ट टाईप करा
आपण या टेक्स्टला काही इफेक्ट्स ही देऊ शकतो
उदाहरणार्थ प्रथम टेक्स्टवर राईट क्लिक करून मग मेनूमधील टेक्स्ट पर्यायावर क्लिक करा
टेक्स्ट आणि टेक्स्ट एनिमेशन नामक टॅब असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
टेक्स्ट एनिमेशन टॅबवर क्लिक करा
या टॅब खालील इफेक्ट्स फिल्डमध्ये अनेक पर्याय आहेत
न्यूजलेटर मध्ये टेक्स्ट ब्लिंक होण्यासाठी ब्लिंक या पर्यायावर क्लिक करू या
शेवटी ओक वर क्लिक करा
आपल्याला डॉक्युमेंटमध्ये थिस इस आ न्यूजलेटर हे टेक्स्ट सतत ब्लिंक होताना दिसेल
अशा प्रकारचे अनेक इफेक्ट्स आणि ग्राफिक्स आपण टेक्स्टला देऊ शकतो
पुढील पानावर नवा लेख लिहिण्यासाठी प्रथम इन्सर्ट बटणावर क्लिक करू या
नंतर मॅन्युअल ब्रेक पर्यायावर क्लिक करू
उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील पेज ब्रेक बटणावर क्लिक करू
शेवटी ओक वर क्लिक करू
आपल्याला कर्सर पुढील पानावर आलेला दिसेल
या पानावर मागील पानाप्रमाणेच कॉलमचा फॉरमॅट असेल
लेखातील शब्दसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रथम टेक्स्टचा काही भाग किंवा संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा
आता मेनूबारवरील टूल्स पर्यायावर क्लिक करा
आता ड्रॉप डाऊनमधील वर्ड काउंट पर्यायावर क्लिक करा
आपल्याला निवडलेल्या भागातील तसेच संपूर्ण डॉक्युमेंटमधील शब्द संख्या दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल
तसेच तो संपूर्ण डॉक्युमेंट तसेच निवडलेल्या भागातील अक्षरांची संख्या दाखवेल
डॉक्युमेंट लिहिताना स्पेल चेकचे कार्य आपोआप होऊ शकते
त्यासाठी टूलबारवरील ऑटोस्पेलचेक ह्या आयकॉनवर क्लिक करा
लेख लिहिताना जर स्पेलिंगची काही चूक आढळल्यास रायटर ती चूक दाखवण्यासाठी त्या शब्दाला लाल रेघेने अंडरलाईन करेल
उदाहरणार्थ Catया शब्दाते स्पेलिंग सी A आ T असे लिहून स्पेस बार दाबा
आपल्याला या शब्दाखाली लाल रेघ दिसेल
जेव्हा आपण ते दुरूस्त करू तेव्हा लाल रेघ निघून जाईल
अशा प्रकारे आपण मागील ट्युटोरियलमध्ये बघितलेले फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय न्यूजलेटर्स साठी देखील वापरू शकतो
लिबर ऑफिस रायटर चे हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
थोडक्यात आपण लिबर ऑफिस रायटरमध्ये न्यूजलेटर्स बनविणे आणि त्यासोबत करता येणा या काही क्रियांबद्दल शिकलो
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी या संकेतस्थळाला जा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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद